हे एक अ मोकळ मैदान आहे जे नदीच्या साइडला आहे.

ज्याच्या मैदानावर अनेक अ लोक अ जेवायला बसलेली आहेत तसच त्यांच्या साईड अनेक माणस उभरले आहेत तसेच काही लोक --

बॅक वॉटर चा आपण पाहु शकतो तसेच पाठी मागचे डोंगर रांगे आपण पाहु शकतो.

हि एक अ लेणी आहे जी दगडात कोरलेली आहे अनेक छोटे छोटे अ--

अनेक छोटीशी इ झाडही या जल तरंगता तलावाचा--

पांढऱ्या कलरची स्कुटी ही आपण ह्या छाया चित्रा मध्ये पाहु शकतो.

चित्र आहे तशेच या किल्यावर खाली --

ह्यात टेमॅटोचे भ आहेत टेमॅटो किडलेले आहेत ज्यांच्यावर वर काळसर डाग आहेत तर टेमॅटो लाल कलरचे आहेत जे पिकले आहेत.